आकाश दिसत आहे आकाशच कलर पांढरा दिसत आहे पेड दिसत आहे पेडचा कलर हिरव दिसत आहे त्याच्यात फूल पण दिसून राहील आहे ज्याच कलर गुलबी दिसत आहे.

धूरकट कलर च कपडा ठेवलेला आहे गुलाबी कलर चे फुगे लावलेले आहे केक दिसून राहीला आहे लई सारे लोक उभे आहे एक--

एक माणूस दिसत आहे त्याचे टी-शर्ट कलर पिवळं आहे लाइट दिसून राहिली आहे पंखे दिसून राहिले आहे.

एक झोपडीसारख बणलेल आहे त्याच्यावरती पत्रा लावेलाय आणि प्लसच साइन दिसून राहिलय तिथ लई सारे लोक उभे आहे.

एक लई मोठा हॉटेल चा हॉल दिसून राहिल आहे एक त्याचा टाइल्स लावल्या आहे टाइल्स चा कलर क्रीम आहे लई सारे टेबल ठेवल आहे टेबल चा कलर ब्राऊन हाय खुर्च्या पण ठेवल आहे खुर्च्याच कलर पण ब्राऊन आ --

आकाश दिसून राहीलं आकाशच कलर ग्रे परपल आणि नीळं दिसून राहीलं आहे एक लई जुनी इमारत दिसून राहिलिये त्याच्या वरती--

आणि एक माणूस च्या शर्ट च कलर चेकस च आहे एक माणूस उभा आहे त्याचे शर्ट च कलर ब्राऊन आहे.

'' एक दुकान दिसून राहिलेल आहे ज्याच नाव डेनील सलून आहे. ''

त्याच्या वरती पिवळ्या कलर ची पट्टी पण बनलेली आहे रेल मध्ये खिडकी दिसून राहिली आहे.

आणि त्यानी कपडे घालायला ज्याचा गोल्डन कलर थोड थोड दिसून राहीलाय त्याच्यात थोडस नारंगी आणि--